नमस्कार
जीचेम्पेंट मधील फॉर्मेशन ओएफ मॉलिक्युल्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे
असलेले मूलद्रव्य बदलणे
अल्कायल ग्रुप्स समाविष्ट करणे
कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
येथे स्लाईडवर प्रोपेन ब्युटेन आणि हेप्टने ची रचना दाखवली आहे
याप्रमाणे मी प्रोपेन आणि ब्युटेन ची रचना असलेले नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
ब्युटेनच्या रचनेत टर्मिनल कार्बन अणूच्या जागी क्लोरिनचा अणू ठेवा
त्यासाठी मी पिरियोडिक टेबल कॉम्बो बटण वापरणार आहे
करंट एलिमेंट चे ड्रॉप डाऊन अॅरो बटण क्लिक करा
ह्यास पिरियोडिक टेबल कॉम्बो बटण म्हणतात
बिल्ट इन मॉडर्न पिरियोडिक टेबलकडे लक्ष द्या
टेबलमधील सीएल वर क्लिक करा
टूल बॉक्समधील सीएल कडे लक्ष द्या
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
टर्मिनल अणूंच्या जागी क्लोरीन चे अणू ठेवण्यासाठी त्यावर क्लिक करा
12 डायक्लोरोइथेन ही नवी रचना मिळाली आहे
आता रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू
एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट टूलवर क्लिक करा
टेक्स्ट टूलचे प्रॉपर्टी पेज उघडेल
डिस्प्ले एरियामधे रचनेखाली क्लिक करा
हिरव्या रंगाच्या बॉक्समधे कर्सर ब्लिंक होताना दिसेल
बॉक्समधे 12 डायक्लोरोइथेन टाईप करा
टेक्स्ट टूलचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूलवर क्लिक करा
पुढे प्रोपेन रचनेतील केंद्रस्थानी असलेल्या कार्बन अणूच्या जागी ऑक्सिजनचा अणू ठेवा
प्रोपेन रचनेच्या मध्यभागी असलेल्या अणूवर कर्सर न्या
कॅपिटल ओ दाबा
ओ आणि ओएस असलेला सबमेनू उघडेल
ओ सिलेक्ट करा
ऑक्सिजन चा अणू कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूच्या जागी ठेवा
डायमिथायलीथर ही नवी रचना मिळेल
रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू
एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरिया वर रचनेखाली क्लिक करा
बॉक्समधे डायमिथायलीथर टाईप करा
आता फाईल सावे करू
टूलबारवरील सावे ठे करंट फाईलच्या आयकॉनवर क्लिक करा
सावे एएस चा डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला chloroethane एथर हे नाव द्या
सावे वर क्लिक करा
विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटण क्लिक करा
असाईनमेंट म्हणून इथेन आणि पेंटाने च्या रचना काढा
इथेन च्या एका कार्बन अणूच्या जागी बीआर चा अणू ठेवा
पेंटाने च्या टर्मिनल कार्बन अणूच्या जागी आय ठेवा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे
आता अल्कायल ग्रुप्स बद्दल जाणून घेऊ
अल्कायल ग्रुप हा अल्काने चा एक भाग आहे
उदाहरणार्थ मिथाइल च3 हा मेथेन च4 चा एक भाग आहे
अल्कायल ग्रुप चा पुढील प्रत्येक सभासद च2 ग्रुपने बदलत जातो
अल्कायल ग्रुप सीरिजचे होमोलोग्ज असे आहेत मिथाइल च3 इथाइल c2ह5 प्रोपायल c3ह7 ब्युटाइल c4ह9 आणि पुढे मी हेप्टने ची रचना असलेले नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
आता कार्बन साखळीच्या जागेला नंबर कसे द्यायचे ते पाहू
नंबर दिल्यामुळे साखळीची जागा ओळखायला मदत होते
एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरिया मधे साखळीच्या पहिल्या जागेजवळ क्लिक करा
हिरव्या बॉक्समधे 1 टाईप करा
पुढे साखळीच्या दुस या जागेजवळ क्लिक करा
बॉक्समधे 2 टाईप करा
तसेच साखळीच्या इतर जागांना 3 4 5 6 आणि 7 असे नंबर द्या
आता हेप्टने च्या विविध अल्कायल ग्रुप्स पोझिशन्सना शाखा काढू
आता तिस या जागेवर मिथाइल ग्रुप समाविष्ट करू
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
पोझिशनवर क्लिक करा
अणूंमधे होणा या बदलांकडे लक्ष द्या
आता पाचव्या पोझिशनवर इथाइल ग्रुप समाविष्ट करू
एड आ चैन टूलवर क्लिक करा
आता पोझिशनवर क्लिक करा
पुढे सर्व पोझिशनवरील अणू दाखवणार आहोत
पोझिशनवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
अटोम सिलेक्ट करून डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
याचप्रकारे मी इतर पोझिशनवरील अणू दाखवणार आहे
एका पोझिशनवर किती वेळा शाखा काढू शकतो ते बघू
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
चौथ्या पोझिशनवर क्लिक करा
पुन्हा क्लिक करा
कार्बन साखळीमधील ब्रँचिंगकडे लक्ष द्या
आता तिथे तिस यांदा क्लिक करण्याचा प्रयत्न करा
आपल्याला ब्रँचिंग दिसणार नाही
प्रत्येक पोझिशनवर केवळ दोन वेळा ब्रँचिंग करणे शक्य आहे हे लक्षात घ्या
याचे कारण कार्बनची संयुजा म्हणजे व्हॅलेंसी चार आहे
फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL स् दाबा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला अल्कायल ग्रुप्स हे नाव द्या
सावे बटण क्लिक करा
थोडक्यात या पाठात शिकलो संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे
असलेले मूलद्रव्य बदलणे
अल्कायल ग्रुप्स समाविष्ट करणे
कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे
असाईनमेंट म्हणून ऑक्टेन ची रचना करा
साखळीच्या चौथ्या आणि पाचव्या जागेवर प्रोपायल आणि ब्युटाइल ग्रुप समाविष्ट करा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे
यातील अॅनिमेशन उदया चंद्रिका यांनी केले आहे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
सहभागासाठी धन्यवाद